कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार करतो. दोन लोकांमधील सर्व मेत~ मतभेद कमी करून लोकांमध्ये मैत्रीची भावना विकसित करण्यात ही खेळ योगदान देतो. हे शारीरिक चांगल्या स्थिति ठेवते. त्यामुळे आपल्याला मजबूत आणि अधिक सक्रिय बनते. हे आपले मेंदू शांत ठेवते. जे सकारात्मक विचारांना चालना देते आणि विविध रोग आणि विचारांपासून आपले संरक्षण करते. म्हणूनच खेळ खेळल्याने आपली बुद्धी fresh राहते. आपले विचार इकडे तिकडे न जाता आपण

राहण्यास आणि आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम आणि नियमितप्रमाणे सराव करण्यास शिकवतात. खेळ आपल्याला शारीरिक आणि मानसिक आशा दोन्ही प्रकारे निरोगी ठेवून सामाजिक, भावनिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवते. खेळमुळे आपल्याला वेग-वेगळे fitness चे फायदे आहेत. जसे की आनंदी जीवनसाठी निरोगी शरीर आवश्यक आहे. आपल्याला देहावर पूर्णपणे लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी आपले मन मानसिक, बौद्धिक आरोग्य राखणे महत्वाचे आहे. आपल्याला जीवनात उच्च पातळीचा आत्मविश्वास असतो. ज्यामुळे शिस्त लागते. जी आयुष्यभर आपण पाळतो परिणामी आपण मुलांना खेळत सहभागी होण्यासाठी नेहमी प्रोत्साहित केले पाहिजे आणि घरात आणि शाळेत शिक्षक आणि पालकांच्या समान सहभागद्वारे खेळासाठी ह्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजचा जगात खेळ आणि खेळ खूप मनोरंजक झाले आहेत आणि ते कधीही कोणीही खेळू शकतात. तथापि, शैक्षणिक आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांचा लहानपणापासूनच सराव केला पाहिजे. खेळाचे वेग-वेगळे प्रकार असतात. जसे की आप अं वेग-वेगळे खेळ खेळतो cricket, hockey हे राष्ट्रीय खेळ झाले. football, basketball, volleyball, tennis, शरद-दोरी, ऊटी, उंच उडी, लांब उडी, disk throw badminton, खो-खो, कबड्डी आणि हे सगळे लोकप्रिय खेळ आहेत. खेळ हे शरीर, मन, आनंद आणि दुःख ह्यामध्ये समतोल साधून नफा तोटा ठरवण्याचे प्र~ माध्यम आहे. नियमतपणे काही तास नाट्य सादर करणे. शाळांमध्ये मुलांचे कल्याण, देशाचे भवितव्य या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाचे आहेत. खेळावरही खूप मोठा इतिहास आहे. अनेक खेळांचा इतिहास प्राचीन ग्रीक लोकांचा आहे आणि ग्रीकचा लष्करी संस्कृतीचा उत्क्रांती आणि खेळाचा एकमेकांवर प्रभाव पडला. हा खेळ त्यांच्या संस्कृती इतका महत्वाचा भाग बनला की ग्रीक ने olympic खेळाचे आयोजन करण्यास सुरुवात केली. जे olympia म्हणून ओळखलेजाणाऱ्या olympinus या छोट्या गावात प्राचीन काळात दर चार वर्षानी आयोजित केले जात होते. ग्रीक लोकांनी सर्वप्रथम या खेळाची ओळख करून दिली त्यांच्या नगरीवस्ती खेळांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. olympic खेळामधील विजय हा त्यांच त्या कालचा मानवी कर्तृत्वाचा शिकार मानला जात होता. त्यांचा सन्मानार्थ गीतकारांनी गाणी रचली. कलाकारांनी त्यांचा सन्मानार्थ चित्रे साध्य केली होती. आंतरराष्ट्रीय खेळावरसुद्धा खूप प्रकारची भर दिली जाते. जसे की भारतीय खेळपट्टूना अध्या अं आंतरराष्ट्रीय खेळामध्ये दर्जा मिळू शकला आणि पण अलीकडे काळातील क्षेत्रात विकास झाल्यामुळे नजदिकचा भविष्यात ते तसे करू शकतील असे दिसते. देशाचे सरकार शाळा आणि महाविद्यालयामध्ये अं सक्रियपणाचं याचा प्रचार करत आहेत. भारतीय खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व पूर्ण भाग घेतला जातो. नमस्कार! आज आपण जरा हवामान बदल या विषयी काही मत मांडणार आहोत तर अह त्याचा प्रश्न असा आहे की आजकाल हवामान इतकं विचित्र पडतंय ना

हा पाऊस पडल्यामुळे काय झालं त्याच्यावर सगळ्यावरतीच पूर्ण निसर्गाचाच निसर्गाचा झालेला कोप आणि निसर्गावरती झालेला आघात आहे आणि त्याच्यासाठी मनुष्यप्राणीही त्याच्यातून पूर्णपणे होरपळून निघतोय, तर काय झालेलं आहे इतका जो पाऊस पडला आता विचित्र गारा पडल्या गारा पडल्या की हवामान थंड होतंय आणि हवामान थंड झालं की परत काय होतय थंडी पण वाजतीये पण ऊन तर पडायला सुरवात झालेली आहे आणि काय होतय एका दिवसात पहाटे पहाटे थंडी मग दिवसभर काय ऊन म काय पाऊस असा सगळा मौसम सगळे वर्षभरातले ऋतू एका दिवसात होतायत. त्याच्यामुळे खूप त्याचे विचित्र परिणाम होतायत सगळ्यांची प्रकृतीवरही परिणाम होतायत झाडा, पानांपासून, फुलांपासून माणसांपासून, गुरढोरांपर्यंत सगळे प्राणी, पशुपक्षी सगळ्यांवरती त्याचे परिणाम होतायत. आता अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतीत प्रचंड नुकसान होतय. कसं होतय आता, आत्ता लोकांची ज्वारी आलेली आहे. शेतकऱ्यांची गहू आलाय, हरभरा आहे, द्राक्ष आहे, पण काय होतय तर आता लावलेला गहू अवकाळी अवकाळी पाऊस पडल्यामुळे जे कोणाचं थोडंसं हिरवं असत तर कोणाचं हे धम्म पिवळं पीक आलेल आहे काढणीला आलेलय तर अशांचा तो जर का पाऊस आणि गारा पडल्या तर तो झोपूनच जातो खुरटलेला गहू निघतो मोठा गहू येत नाही दाना त्याचा मोठा येत नाही मग त्याला बाजार भाव मिळत नाही म्हणजे हे असे त्याच्यावरती प्रश्न निघतायत तर त्याला काय होतंय वेगवेगळा तांबेरा हा असा एक नाव आहे हम्म त्याची पान लाल पडतायत हे सगळे प्रकार होतायत आणि अं ज्वारी आलेली आहे ज्वारी मध्ये सुद्धा दाना भरत नाही मग चांगले बी जर का हवामान चांगलं नसल तर मगं त्याच्यामध्ये दानाही चांगला भरत नाही किंवा पाऊस पडला तर ती ज्वारी सगळी झोपून जाते.

तस नाही न मोठा आला तर त्याला बाजार भाव चांगला मिळेल म अह नंतर द्राक्ष आहेत द्राक्ष्यांवरती सुद्धा वेगवेगळे रोप~ रोग येतात म्हणजे कुटले तर बुरशीजन्य अशी हे आलेलं असतं जस गव्हावर पान लाल पडून तांबेरा येतो किंवा अह ह्याच्यावरती गहू हम्म ह्याच्यावरती काय येत द्राक्ष्यांवरती तर बुरशीजन्य म्हणजे मावा येतो किंवा भुरी मिल्डयू म्हणतात. तर तो येतो. तर अं आणि मग अं द्राक्ष्यांवरती येतो अं करपा असतो किंवा द्राक्ष सुद्धा तडकतात अति थंडी झाली कि तडकतात पाऊस पडला की त्याच्यावरती डाग पडतात आणि त्याच्यावरती डाग पडले की वेगवेगळे त्याचे रंग येतात. छान द्राक्ष नाही दिसली की ती माणूस घेत नाही किंवा मग त्याचे भावही कमी मिळतो. तर वेगवेगळे औषध मग वापरली जातात मग रासायनिक औषध वापरली जातात. सेंद्रिय याच्याकडे कल कमी आहे. पण आपल्या देशात आता जनजागृती करतात की सेंद्रिय वापरा त्याने कस जमीनही चांगली राहते. आणि रासायनिक खत घालून जे आलेलं पीक आहे ते ही हम्म रसायनिकने ते त्रासदायक होत माणसाच्या शरीरासाठी किंवा त्याच्या तब्बेतीसाठी तर आता अशी अनेक औषध आहेत की ज्याच्यामुळे त्रास पण होतो पण रस~रासायनिक न घालता सेंद्रिय घातलं तर चांगलं असत जस अं डाय~ dinyfen किती असत तर ते m forty five तर ते दोन MG लीटरला घातलं जात. असे म्हणजे वेगवेगळे औषध असतात तर ती औषध घालून जी रासायनिक असतात ती खूप जहाल पडतात. काम करतात पण ती जहाल पडतात त्याच्यामुळे

आणि नुसतंच ह्याच्यामुळे हवामानामुळे काय होतंय कि नुसतच शेतीवरती किंवा झाडा फळा फुलांवरती असं नाही सगळ्यावरतीच त्याचा त्रा~ परिणाम जाणवायला लागलेला आहे फुलही वेगवेगळी त्याची आह म्हणजे काय म्हणतात पाकळ्या गळून पडतात किंवा त्यांना रोग लागतात किंवा पाहिजे तशी टवटवीत फुल येत नाहीत बाजारात पाठवायला ते तर काहीच नाही माणसांची प्रकृती वरती काय व्हायला लागलंय की त्याचे परिणाम वर दिसून यायला लागलेत हि अशी जी हम्म अवकाळी पाऊस कुठे आभाळ येत येत ऊन येत नाही कुठे खूप थंडी असते हे सगळे प्रकार आल्यामुळे माणसाच्या घश्यातुन खवखव व्हायला लागलीये, सर्दी व्हायला लागलीये, खोकला यायला लागलाय, ताप यायला लागलाय आणि वेगवेगळ्या allergy येतायत. कशामुळे काय होतंय धूळ उडाली की माणसांना allergy येतेय कुठला काय वास घेतला की त्याची allergy येतेय कुठल्या तरी रासायनिक फळ भाज्या खालेल्या असतात ते खाल्लं की माणसाला allergy येते असे भरपूर प्रकार आहेत. त्याच्यामुळे काय व्हायला लागलंय माणसाची एक तर प्रतिकारक शक्ती कमी व्हायला लागलीये असलं अन्न खाऊन आणि त्यात हवामानात बदल हवामानात बदल झाला की तब्बेतीवर परिणाम होतो आणि तब्बेतीवर परिणाम झाला की आपोआपच जे आपण म्हणतो अं जी प्रतिकारक शक्ती कमी असते ती अजून कमी होते

औषधांचे सुद्धा. त्याच्यामुळे ती माणसाची काय होतेय अजूनच तब्बेत खराब झाल्यामुळे अशक्तपणा यायला लागलाय. त्याच्यामुळे माणूस पण ना हालेहाल झालेलाय नुसता.

हवामान बदल तेजीने होतंय आणि त्याचे परिणाम माणसालाच भोगावे लागतायत. ते तर काहीच नाही गुर ढोर याना सुद्धा वेगवेगळे रोग होतायत. गुठळ्या काय होतात शरीरात कुठले कुठले काय काय प्रकार म्हणजे मधे तर आपण ऐकलं होत लम्पी रोग झालेला होता. त्याची तर साथच येते किती गुर ढोर मेली म्हणजे हे एक आपत्तीच आहे आह म्हणजे हे जे हवामान बदल जे होतंय न हे इतकं विचित्र आहे कि त्याच्यामुळे पृथ्वीवरचे सगळेच आहे जे जीव जंतू सगळ्यांनाच ते त्रासिक होत चाललेलं आहे आणि आह हे जे आपली अं शेतीमध्ये तर त्याच प्रचंड नुकसान होत चालेल आहे इतकं नुकसान म्हणजे कि शेतकरी हवालदिल झालेले आहेत अन त्याच काय करावं त्याच्यापुढे असा तो प्रश्न यायला लागलेला आहे आता तर आता परत आपण ऐकतोच आहोत की अनेक शेतकरी किती आत्महत्या करतायत का कारण त्यांना पाहिजे तस पीक मिळत नाही पीक मिळत नाही म्हणून मग हम्म त्याला तास पैसे मिळत नाहीत. पैसे नाही मिळाले तर घरदार चालत नाही शेतीत घालायला त्यांना काही नसत. थोडया थोडया जमिनी असतात. तर अह त्यांनी करावं तरी काय करावं त्याच्यात काहीच कळत नाहीये काय करावं. आणि सरकारच्या ज्या योजना किंवा त्याचे जे फायदे मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ज्या अं सुविधा आहेत केल्या त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. मग काय करावं त्याच्यामुळे आत्ता सुद्धा आपण बघतोय.

जे शेतकरी पिकवून सुद्धा त्याला काही मिळत नाहीये. दुसरं म्हणजे तो पीक पीक पिकवतो. त्याच्यावरती त्याला चांगलं काही मिळत नाही पुन्हा इकडे गिर्हाइक जे घ्यायला बघतात त्यांनाही खूप उंच दर झालेले असतात. शेतकऱ्याला कमी दरात पुन्हा मधली जी माणसं असतात agent ती खूप खातात commission हे सगळं चक्र चालूच राहतंय पण तेच हवामान जर का चांगलं राहील चांगलं पीक आलं तर ते स्वस्थ सुद्धा होईल न अन्नधान्य सगळ्यांनाच मिळेल त्याच्यामुळे ह्याच्यामुळे काय व्हायला लागलेलं आहे की सगळीकडे हवामान विचित्र होतंय आणि त्याच्यामुळे शेतीतही बदल होताय माणसांच्या प्रकृतीही त्रास व्हायला लागलेलाय माणसांची तर डोकं दुखत आणि हैराण होत अस्वस्थ होत. आणि तब्बेत अशी काय म्हणजे मलब वगैरे आलं न की ज्याला दमा आहे त्यांना भयंकर त्रास होतो. असा दम लागत असतो काय प्रत्येकाकडे काय oxygen असत का घरामध्ये नसत केव्हा मग अं त्यांना ते जे गोळ्या औषध घेण्याची ऐपत असते का नसते पण त्यांना औषधपाणी करावं लागत का हवामान बदलेल असत आणि त्यांची प्रकृती तेवढी साथ देत नसते आणि हवामान बदलल्यामुळे म्हणजे काय होत पहाटेच इतकं गार होतंय की माणसाला सर्दी झालीच पाहिजे. मग नंतर इतकं गरम होत न गरम म्हणजे काय होत कि प्रचंड ऊन चावतंय. त्यानेसुद्धा माणसाला त्या ऊन्हानेसुद्धा डोकं जड होतंय. पाऊस काय, गारा काय, म्हणजे हे कठीण होत चालेलय सगळं तर हवामान बदलतय त्याच्याकडे विशेष पर्यावरण यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर प्रत्येक नागरिकानेसुद्धा बघणं गरजेचं आहे नुसतं सरकार किंवा इतर आहे तू करतो न मी करतो हे म्हणण्यात काही ही अर्थ नसतो तर ते प्रत्येकानेच आपली जबाबदारी समजून आपल्या पर्यावरणाकडे लक्ष दिल पाहिजे. सगळंच प्लॅस्टिक म्हणा हे म्हणा काही कचरा फेकण काही जाळणं वृक्षतोड होणं. हे सगळं बंद केलं पाहिजे किंवा त्याच दुसरी वृक्ष लागवड झाली पाहिजे चांगलं आपल्या पृथ्वीला वाचवलं पाहिजे. हवामान चांगलं राहील पाहिजे तरच आपणही जगू आणि आपल्या येणाऱ्या पिढयाही पुढे चांगल्या जगू शकतील. बाबा, बाबा म्हंटले कि बापा बापा~ बाबाविषयी काय बोलाव हे कळतच नाही कारण कि त्यांच्या विषयी खूप काही बोलण्यासारखे आहे. माझे बाबा माझ्या बाबां च अं बोलायचे झालच तर ते सगळ्या वडिलांप्रमाणे एकदम कडक हायेत. आणि गंमत म्हणजे तुमच्यासारख मी हि त्यांना खूप घाबरतो पण एक minute बाबा म्हणजे सर्वांना वाटते कि एक कडक, शिस्तबद्ध माणूस पण असे नाही, आई जितकेच बाबासुद्धा निर्मळ व आपल्यांना नकळत खूप प्रेम आणि माया करतात पण लहानपणापासून आपल्यांना अशी सवय लागली असते कि आपल्यांना बाबांच नाव सांगितला कि घाबर~ घाबरतो सगळ्यांना आई खूप आवडते कारण आपण सगळे आईकडे जे काही असेल प्रत्येक लहान गोष्टी पासून ते काही मोठं झाल कि लगेच आईला जाऊन सांगतो. कोणतीही वस्तू हवी असेल तरी आपण न घाबरता ती वस्तू आईकडे हट्ट करू लागतो, पण बाबांच्या बाबतीत तसे नसते. आपल्यांना बाबांना कडे~ बाबांकडे काही मागणं तर सोडा काही बोलायला पण भीती वाटते, कारण लहानपणापासूनच काही झाले कि आई आपल्याला सांगते हे करू नको ते करू नको अभ्यास कर आणि नाही केला तर बाबांना नाव सांगेन आणि बाबा ओरडतील. अशी बाबांची भीती आपल्यामध्ये लहानपणापासूनच निर्माण केली जाते. आणि आपल्यांना वाटते कि बाबा काही झाले कि आपल्यांना ओरडतील, आणि त्याच भीतीने आपण त्यांना घाबरू लागतो, पण बाबा खरच तसे असतात का? बाबा हे जगात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचे स्थान आहे. बाबा हि एक व्यक्ती आहे कि प्रत्येकाच्या जीवनात संकटसमयी मदत करत असते आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात समाविष्ट होत असते माझे बाबा माझे कुटुंबप्रमुख खरंच बाबा या दोन अक्षरांच मूल्यमापन केले तर आपल्यासमोर की~ कितीही संपत्ती तसेच कोणतीही मोठी व्यक्ती आली तरी त्याची या दोन अक्षरांच्या शब्दाची तुलनाही करता येणार नाही, माझ्या आजोबांनी

माझ्या बाबांना खूप काही साधा सरळ स्वभाव त्यांचे बोलणे इत्यादी गोष्टी त्यांना फार आवडल्या आणि त्यांच्या या स्वभावाचे वैशिष्ट्य पूर्ण त्या प्रतिष्ठित

रागामुळे वाईट असतो. धाकामुळे तर प्रत्येकच बाप वाईट असतो, अज्ञातालाच बाप सर्वांना माहित असतो पण थोडा जरी कुठे कमी पडला तर बाप बोलणे हि विकून येतो. आतल्या आत हा बाप सतत रोज रडत असतो. प्रत्येकांच्या गरजासाठी एकटा बापाचं वाहत असतो सर्वांच्या आवडीची किंमत तो बापच चुकवत असतो. मुलांना पायावर उभ करणारा औषध म्हणजे बापाचा राग असतो. रागामागे मुलांचं सुख पाहणारा हतबल बापच असतो आईसारखा बाप ओळखता येत नसतो, घडवण्याचं काम हा बापच करत असतो. बापाला कमी पडण्याची परवानगी नसते, बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते, बापाला थकण्याची ही परवानगी नसते, पण एक दिवस म्हातारा झाला कि हाच बाप घरातल्या कोपऱ्यात पडून असतो नाही तर अंगणातल्या झाडाखाली एकटाच बसून असतो. हा बाप सहजच ओळखता येत नसतो, आश्रितदेखील नसतो, तो मनातलंही बोलत नसतो म्हणूनच बाप सहसा ओळखता येत नसतो, स्वामी तिन्ही जगाचा बाबाविना भिकारी मला माहित आहे अशी म्हण नाही. पण जर आईविना मूल अपूर्ण असते तर मग बापाविना परिपूर्ण कसे असणार? बापांचा~ बाबांचा राग सर्वांचा माहित असतो पण त्यांचे प्रेम किती लोकांना माहित असते. बाबा रागावतो, बाबा मारतो पण त्याहून जास्त बाबा प्रेम करतो. आई डोळे मिटेपर्यंत तर~ तर प्रेम करत असते असे म्हणतात. पण बाबा डोळ्यात प्रेम न दाखवता प्रेम करतो, हे आपण का बघत नाही आईला आपण जितके प्रेम करतो तितके आपण बाबांवर का करत नाही. कठोर चेहऱ्यामागे लपलेली माया मुलांना का जाणवत नाही. बाबा शिस्त लावण्यासाठी ओरडतो, दम देतो पण हे सारे आपलं चांगल्यासाठी आहे ना, आजारी असताना, आपल्याला खांद्यावर घेऊन जातो. फक्त एवढच सांगू इच्छितो, बाबांना भीती नाही

सगळ्यांसाठी हवे तसे कपडे घेऊन देतात. ते कधीही नाही सांगणार नाही पण स्वतःसाठी मात्र काही घेणार नाही ते बोलतील माझ्याकडे तर आहेत कपडे मला काय गरज पण असे नसते, ते फक्त आपला विचार करत असतात ते स्वतः जुने कपडे वापरतात, पण आपल्या मुलांना नवीन कपडे घेऊन देतात. बाबा नेहमी आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असतात, ते आपल्याला ओरडतात ते खर हाये. पण ते असे करतात कारण आपल्या~ आपल्या आयुष्यामध्ये काही चांगले करावे, म्हणूनच त्यांना आपली खूप काळजी असते. आपल्यांना बर नसलं तर बाबांना रात्रभर झोप लागत नाही. हे आपली चिंता करत बसतात, कधी पण आपल्यांना लागलं किंवा काही झालं तर आपल्या तोंडात एकच शब्द येतो तो म्हणजे आई गं, पण जेव्हा काही मोठं होते तेव्हा येणारा शब्द असतो बाप रे! ही एकच गंमतच आहे ना, बाबा आपल्यांसाठी जीवनभर खूप कष्ट करतात, कारण त्यांना आपल्यांना मोठं करायच असते. ते आपल्या सा~ साठी स्वतःच्या जीवनाच रान करतात. आपल्यांना हवी असलेली प्रत्येक वस्तू ते आपल्यांना आणून देतात.

माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तींची मी नेहमी प्रशंसा करतो ते फक्त माझे व बाबा आहेत. माझ्या बाबासोबतचे बालपणीचे सगळे क्षण मला अजूनही आठवतात.

आणि माझे बाबा हायेत ते माझ्यासोबत आणि माझ्या बहिणीसोबत साजरे करतात. मला वाटते कि ते जगातील सर्वात वेगळे वडील आहेत, माझ्या आयुष्यात असे बाबा मिळाल्याने मी स्वतःला खूप धन्य समजतो, अशा चांगल्या वडिलांच्या कुटुंबात मला जन्म घेण्याची संधी दिल्याबद्दल मी नेहमीच देवाचे आभार मानतो.

आणि मला माझ्या सर्व चुका अतिशय नम्रतेने जाणवतात तो आपल्या कुटुंबाचा प्रमुख आहे आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वाईट काळात मदत करतो. मला सांगायचे तर ते माझ्या आयुष्यातील कमतरता आणि उपलब्धी share करतात. त्याचा online marketing चा स्वतःचा व्यवसाय आहे. परंतु तरीही त्यांना त्याच क्षेत्रात पुढे जाण्यासाठी दबाव आणू नका किंवा आकर्षित करू नका त्याऐवजी ते मला माझ्या आयुष्यात जे काही व्हायचे आहे. त्यासाठी नेहमीच मला प्रोत्साहन देतात. तो खरोखर एक चांगला पिता आहे, कारण तो मला मदत करतो म्हणून नाही तर त्याच्या ज्ञानामुळे ताकदीने उपयुक्त स्वभावामुळे आणि विशिष्ट लोकांना योग्यरित्या हाताळल्यामुळे ते नेहमी त्यांच्या पालकांचा म्हणजे माझ्या आजोबांचा आदर करतात आणि त्यांच्याकडे नेहमी लक्ष देतात. मला अजूनही आठवते मी लहान असताना माझे बाबा सहसा माझ्या वडिलांच्या वयस्क लोकांबद्दल बोलत असत. आरोग्य म्हणजे व्यक्तीची सर्वसाधारण प्रकृती. त्याची शारीरिक तसंच मानसिक. म्हणूनच आरोग्याची व्याख्या निरनिराळ्या प्रकारे करता येईल. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार आरोग्य म्हणजे कोणताही रोग नसणं. सखोलपणे जर आपण विचार केला, तर आपल्याला असं आढळून येईल कि, आजार असणं किंवा नसणं, हा हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, व्यक्तीच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याच सामाजिक आणि आर्थिक, व्यावसायिक स्थान. म्हणूनच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझशन ने, आरोग्याची व्याख्या पुढील प्रमाणे केलीय. माणसाची परिपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सकुशल सामाजिक स्थिती, म्हणजे त्याच आरोग्य. नुसता रोगाचा, किंवा अशक्ततेचा अभाव नाही. आपण आपल्या जीवनात एवढे व्यस्त असतो कि आपण आपल्या प्रकृतीची काळजी घेणंच विसरून जातो. आणि जर तुम्ही तुमच्या प्रकृतीची हेळसांड केलीत, तिच्याकडे दुर्लक्ष केलत, तर एक दिवस असा उगवेल कि तुमचं शरीर तुम्हाला साथ देणं नाकारेल. आणि त्याची परिणीती कशात होईल? तर वारंवार दवाखानाच्या चकरा मारणे. परिणामतः तुम्ही तुमच्या आरोग्यरूपी संपत्ती पासून विभक्त व्हाल. आरोग्यावर परिणाम करणारे घटक, असे निरनिराळ्या अनेक गोष्टींचा, व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो. माणसाचं स्वास्थ्य सुधारण्यास किंवा बिघडवण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, ती व्यक्ती जिथे राहते ती जागा, घरची आर्थिक स्थिती, मासिक उत्पन्न, घराबाहेरच आसपासचा परिसर, शैक्षणिक व सामाजिक स्थिती, तीच समाजातलं स्थान आणि वैद्यकीय साधनांची उपलब्धता. या सर्व गोष्टींवर, त्या त्या व्यक्तीच स्वास्थ्य अवलंबून असतं. या सर्व गोष्टींचा व्यक्तीच्या प्रकृतीवर परिणाम होतो. वैद्यकीय साधनांची उपलब्धता हा इथे सर्वात कमी महत्वाचा घटक आहे. एखादी व्यक्ती स्वतःच्या घरात आनंदी, सुखी आहे. त्याच घर व सभोवतालची स्वच्छता, नीटनेटकेपणा आहे. त्याची मिळकत त्याला पुरेशी आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या माणसाच्या तीनही गरजा, तो व्यवस्थितरीत्या भागवू शकतो आहे. चांगल्या वाईटातील फरक कळण्याइतका, तो सुशिक्षित आहे. असं सर्व असताना तो आजारी पाडण्याचं काहीही कारणच नाही. फक्त अनुवंशिकतेने किंवा काही अपरिहार्य कारणांमुळेच हे आजार झाले तर ती गोष्ट वेगळी. आरोग्यावर परिणाम करणारे घटक पण आहेत. प्राकृतिक,

आपण धोकादायक, टाकाऊ वस्तू कचऱ्याच्या रूपात घराभोवतालच्या परिसरातच टाकून देतो. त्याच बरोबर निरनिराळ्या औद्योगिक company तील धूर, वाहनांनी सोडलेला धूर यांचाही, आपल्या भोवतालच्या हवेत समावेश होत असतो. आणि हीच मुख्य कारणं आहेत. ज्यामुळे हवा सतत दूषित होत असते. या दूषित हवेचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो. मुख्यकरून, ज्यांना श्वसनाचे विकार आहेत, त्यांच्या अस्थमा, कफ, खोकला व इतर अनेक सतत विकारांचे मुख्य कारण आहे, हे प्रदूषित हवा. घरातील, शेतातील तसंच, औद्योगिक संस्थांमधील दूषित वस्तूंमुळे नद्या, तलाव, समुद्र हे पाणी दूषित होते. ते पाणी वापरण्यासाठी असुरक्षित व अयोग्य ठरतं. झाडं, रोपं, पशुपक्षी, मासे, तसंच मनुष्यप्राण्यासाठीही ते तितकच परिणामकारक ठरतं. पूर्ण वातावरणचं बिघडून जातं. आणि परिणामतः अतिताण, ताप, यासारखे आजार पसरले जातात. दूषित हवेबरोबरच आवाजाचा कलकलाट सुद्धा माणसाच्या तब्येतीस हानिकारक आहे. रहदारीचा अतिरेक किंवा आवाजाचा कर्कशपणा, यामुळे श्रवण यंत्रावर वाईट परिणाम होतो. शिवाय, गोंधळ, कोलाहल, चीड, वैताग निर्माण होतो. त्यामुळे, आपल्या प्रकृतीवर कायमचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण म्हणतो, पिण्याचं शुद्ध पाणी, स्वच्छता, नीटनेटकेपणा, शुद्ध व ताजी हवा, शांत व प्रसन्न वातावरण ह्या सर्व गोष्टी प्रकृती स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. दुसरं असं कि सामाजिक आणि आर्थिक वातावरण. व्यक्ती ज्या घरात राहते ते घर, त्याच राहणीमान, शेजारीपाजार, त्याची कामाची जागा, तसंच काम करण्याची पद्धती, त्याची मिळकत, शैक्षणिक पार्श्वभूमी, आणि ज्या समाजात तो राहतो तो समाज. इत्यादी गोष्टींचाहि व्यक्तीच्या तब्येतीवर परिणाम होत असतो.

फार मोठं स्थान असतं. आपल्या समाजात जी माणसं आपल्या कुटुंबियांशी, मित्रपरिवाराशी घनिष्टपणे भांडलेली असतात. सर्वांशी मिळूनमिसळून राहतात. त्यांच्यात, सामाजिक बांधिलकी असते. आणि अशी माणसं जास्त आनंदी असतात. कारण, मिळूनमिसळून कुटुंबीयांबरोबर राहण्यामुळे त्यांना एकमेकांचा आधार असतो. सुख-दुःखात, ते एकमेकांची मदत करू शकतात. एकमेकांना धरून राहिल्यामुळे त्यांच्या जीवनात सुरक्षितताही येते. आणि म्हणूनच अशी माणसं, स्वस्थ, आनंदी आणि सुखी जीवन जगतात. ज्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगलं व सुरक्षित वातावरण मिळतं. ते आपल्या कामात समाधानी, आनंदी असतात. आणि ह्या त्यांच्या job satisfaction मुळे ते नेहमी,

चांगलं आर्थिक उत्पन्न आणि उच्च सामाजिक प्रतिष्ठा, समाजातील स्थान आणि माणसाची प्रकृती, आरोग्य ह्या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत. श्रीमंत, लोक चांगले सकस अन्न पदार्थ घेऊन खाऊ शकतात. महागड्या वैद्यकीय सेवांचा उपभोग घेऊ शकतात. त्यामुळे, ते स्वस्थ राहू शकतात. याउलट गरीब लोकं, ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते, त्यांची मिळकतही फार कमी असते. त्याचा त्यांच्या प्रकृतीवरही परिणाम झालेला दिसतो. म्हणूनच, आर्थिक परिस्थितीही, आरोग्यास परिणामकारक ठरते. धर्म आणि सुसंस्कृतपणा ह्या गोष्टीही व्यक्तीच्या आरोग्याशी निगडित आहेत. त्यात, प्रकृती व आजारपणा संबंधी काही विश्वास,

व्यक्तीला चांगल्या वाईटातील फरक लवकर कळतो. काय करायला हवं आणि काय नको, याची त्याला जाणीव असते. पथ्य, कुपथ्य यातील फरक कळतो. त्याचाच परिणाम, आपल्या आरोग्यावर दिसणं येतो. त्याच्या विपरीत एखादा अडाणी मनुष्य खोट्या विश्वासानां बळी पडतो. तिसरं आहे व्यक्तिगत स्वभाव आणि राहणीमान, मनुष्याचे व्यक्तिगत गुणविशेष व त्याचे वर्तन ह्यांनाही त्याच्या आरोग्यासंबंधात महत्वाचं स्थान आहे. जो मनुष्य आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीत फार चिकीत्सक असतो, ज्याच्या फार आवडीनिवडी असतात. त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. व अशा माणसाला निरनिराळ्या संसर्गजन्य रोगांची लागण त्वरित होण्याची शक्यता, जास्त असते. त्यांचे आरोग्य लवकर बिघडू शकते. त्यांना आपण आनंदी व हसतमुख व्यक्तींना आपण आरोग्याचे शिलेदार म्हणू शकतो. आजचा माणूस, हा ताणतणाव, stress यांनी सदैव घेरलेला असतो. साधारणपणे तीस चाळीस वर्षांपूर्वी, माणसांना tension, stress हे शब्दही माहित नव्हते. आणि त्यामुळेच तेव्हाची जनता, आजच्या जनतेच्या तुलनेत खूपच सुखी, समाधानी होती. त्यांच्या गरजही कमी होत्या. आणि मिळेल त्यात समाधान मानण्याची वृत्ती होती. त्यामुळे तब्येतही चांगली राहत होती. हळूहळू माणसाच्या गरजा वाढत गेल्या. स्पर्धा वाढल्या. त्यामुळे competition च्या या जगात, जास्त सुविधा असूनही ताणतणाव वाढल्याने माणसाच्या प्रकृतीवर, विपरीत परिणाम होत गेला. धूम्रपान, मद्यपान आणि आळशीपणा या दुर्वर्तनाचा मनुष्याच्या स्वभावावर व्यक्तिमत्वावर आणि शेवटी त्याच्या आरोग्यावर,

hi everyone तर आज आपण बोलणार आहे food बद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे जगण्यासाठी अं food खाणं हे किती important आहे, आणि सगळेच जण अं म्हणजे प्राणी असो, मनुष्य असो याना food सगळेच जण food वर depend आहे तर सर्वांचं life हे food वर depend आहे तर आपण काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिल पाहिजे जसं कि अं खूप जण आहे जे healthy food खातात आणि खूप जण आहे ते junk food खातात तर मला असं वाटतं कि food हे आपल्या आपल्या choice नुसार असतं, कोणाला ज्यांना जे आवडतात ते खातात कोणाला food जे आवडतं, कोणाला नाही आवडत ते choice असते तसेच food चे खूप सारे प्रकार आहेत आणि आपण प्रत्येक देशात गेलं, कि प्रत्येक city मध्ये गेलं

जसं कि आपण जर तिकडच्या side ला गेलो तर तिकडे आपल्याला डोसा खायला भेटतो, इडली खायला भेटते किंवा जे पण तऱ्हातऱ्हांचे पदार्थ जास्त असतात ते पण खायला भेटतात अं आणि तिकडे या गोष्टी जास्त चालतात तिकडे rice जास्त खाल्ल्या जातो किंवा तिकडे तांदूळ जास्त अं म्हणजे अं पकवला जातो पण महाराष्ट्रात तसं नाहीये महाराष्ट्रामध्ये जास्त गहू आणि ज्वारी किंवा अशेच पदार्थ जास्त अं अं पिकवले जातात कारण अं इकडे जास्त लोक गहू खातात किंवा रोज पोळ्या खातात खूप कमी लोकं भात खातात आणि पण ना आणि भाताचे पदार्थ खातात जस कि आपण कधी तरी काही festival असणं तरच आपण अं इडली वगैरे बनवतो किंवा अं खूप म्हणजे रोज रोज या गोष्टी नाही बनवत पण तिकडे त्या गोष्टी रोज रोज खातात जसं कि तिकडे normal आहे कि रोजचं इडली खायची रोजचं डोसा खायचा कारण कि तिकडची हीच speciality आहे आणि तिकडे याच गोष्टी चालतात, तसंच आपण जर गुजरात side ला बघितला तर तिकडे ढोकळा जलेबी आणि प्रत्येक गोष्टी असं गोड खातात तिकडं जसं कि प्रत्येक गोष्टी मध्ये गोड गोड सगळं असत भाज्या पण खूप गोड असतात त्यांच्या प्रत्येक गोष्टी मध्ये साखर किंवा गुड टाकतात ते हम्म तर

जसेकी ते ताक वगैरे छास वगैरे पितात, तर ती त्यांची speciality असती, अन तसं आपण महाराष्ट्रात आलो तर महाराष्ट्रात आपल्याला बगायला भेटते कि पुरणपोळी जास्त famouse आहे आणि पुरणपोळी तसंच डाळबट्टी पण इकडे famouse आहे, हे सगळे लोक ह्या गोष्टी इकडे खातात आणि लोकांना आवडतात देखील अं तसाच आपण बघितलं तर chinese food हि खूप प्रसिद्ध आहे chinese food मध्ये आपण म्हंटल तर chinese burger sorrychinese food मध्ये आपण म्हंटल तर ते चौमेन, ते चिन्ग्स चे नूडल्स भेड, चायनीज भेड, मोमोस अं चायनीज fried rice अं किंवा एसजे पण चायनीज पदार्थ आहे ते आपल्याला बघायला भेटतात, तसेच इटालियन food मध्ये आपण जर बघितलं तर पास्ता

कि आता जर आपण चीन मध्ये गेलो तर तिकडचे बनवण्याची पद्धत वेगडी असते आणि चायनीज food आणि आपल्या बनवण्याची पद्धत वेगडी असते कारण कि तिकडे जरी चायनीज food प्रसिद्ध असेल आणि चीन मधून जरी चायनीज food हे अं जे discover झाला असेल तरी पण देखील ते अं म्हणजे भारतामध्ये त्याचे मसाले पण बनवतात आणि भारतामध्येच नूडल्स वगैरे बनवतात तर मला असं वाटत कि आपली आपली style असते बनवण्याची कारण कि जर अं त्यांच्या style जर बनवला तर आपल्याकडे ते food नाही चालणार किंवा नाही कोणी खाणार नाही आणि जर आपल्या style नि त्यांच्याकडे बनवलं तर तिकडं ते कोणीच खाणार नाही कारण कि तिकडं त्यांचं style च लागत जसं कोरिया, कोरियन पण तर आहे कोरियन लोक पण तर तसंच खातात त्यांचं खूप सूप अं मध्ये असतं सूप असतं त्यांचे खूप नूडल्स पण सूप मध्ये असतात तर तसंच त्यांचं ह्याच पण आहे त्यांचं त्यांचं food चं पण आहे त्यांचं तिकडं तर मला नाही वाटत कि ते गहू, पोळी वगैरे असं तिकडं सगळे लोक हेच खात असतील

आणि त्यामुडे पण म्हणजे अं तिकडे गहू किंवा तांदूळ पिकवला जातो किंवा खाल्ला जातो आणि अं त्याचे फायदे पण खूप आहेत मला असं वाटतं कि ते healthy food आहे जसं पालेभाज्या खाणं हे जे healthy food आहे, तर ते पण खाल्लं पाहिजे आपण पाले भाज्या पण खाल्ल्या पाहिजे कारण green vegetables मधून आपल्याला protein भेटतं vitamin भेटतं carbs भेटतात आणि अं काय काई याच्यातून आपल्याला अं खूप जास्त पौष्टिकता मिळते तर ते आपल्या health साठी पण चांगलं असतं असं मला वाटतं आणि जसं कि आपण आडी म्हणतो तर आपण आडी पण कमी खाल्लं पाहिजे कारण जास्त आडी खाल्लं तर ते आपल्या body साठी पण चांगलं नसते त्याने आपलं cholesterol वाळू शकतो किंवा आपला heart चे जे पण problem असतील ते उदभवू शकतात heart चे problem आपल्याला पुढे face करावं लागतील कारण कि after thirty आपण बघू शकतो कि खूप मोठ्या problem आपल्याला face करावं लागतं जसे कि routine body checkup करावं लागतं कारण आपण कधी पण आपल्याला बिमारी होऊ शकते तर त्यामुडे आपण काय केलं पाहिजे कि आपल्या आहाराकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे जसं कि आपण breakfast केला पाहिजे, breakfast मध्ये आपण tasty पण food खाऊ शकतो तसाच healthy पण food खाऊ शकतो तर आपल्याला tasty आणि healthy पण food खायचा असेल तर आपण बराच recipe पण निघाल्या आहेत Youtube वर वगैरे तर तिकडे पण आपण म्हणजे बघू शकतो त्या आपण बघू शकतो त्यातून पण आपण healthy tasty food बनवू शकतो असं वाटतं कारण कि अं healthy food अं tasty पण असू शकतात कारण बऱ्याच लोकांना असं वाटत कि जे हे food healthy आहे किंवा जे food आपल्या साठी चांगलं आहे ते taste त्याची taste चांगली नसू शकते किंवा ते tasty नसू शकते पण असं काही नाही मला असं वाटत कि food हे healthy आणि tasty दोन्ही पण असू शकतात जसकी लहान मुलं देखील आता आपण बघितलंच असेल कि शाळेमध्ये डब्यामध्ये आपल्याला मागतात burger द्या मला कधी maggie द्या नूडल्स द्या पण आपण तस नाही केलं पाहिजे त्यांना healthy food दिलं पाहिजे हा कधी कधी त्यांना treat day पण दिला पाहिजे कधी कधी त्यांना खाऊ दिल पाहिजे pizza burger का महिण्यातून एकदा खाल्लं तरी या गोष्टीचा जास्त काही harmful harmfuless होत नाही पण जर रोज रोज या गोष्टी जर खाल्ल्या तर याचा वाईट परिणाम देखील होऊ शकतो आपण बघू शकतो आपण याचा वाईट परिणाम कारण कि

पण हळूहळू या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात आपल्या मध्ये अं जर किंवा जर आपण healthy food नाही खाल्लं तर skin पण react करायला लागते कारण कि अं म्हणजे अं कधी कधी काय होत कि आपल्याला wrinkles येतात लवकर